वरती एक सी.सी.टी.व्ही. कॅमेरा दिसत आहे.

तसे विविध प्रकारची फळे आहेत.

त्यांनी यल्लो कलरचे टि-शर्ट घातलेले आहे.

झाडे खूप सुंदर दिसत आहेत.

लाइट आहे तिथे मागे एक बिल्डिंग दिसत आहे.

आणि हिरवीजार हिरवीगार निसर्ग पूर्ण दिसत आहे.

हे दृश एका बस स्टँड वरील आहे.

खूप अ सुंदर अश्या लाइटस लावलेल्या आहेत.

किराणा मालाच्या दुकानात हिशोब ठेवण्यासाठी वापरल जात.

आपल्याला एक घोडा पाहायला मिळतोय.

आणि डेकोरेशन खूप सुंदर आहे.

मी वसंतराव असे एका पोस्टरचे नाव आहे सी.जी.एफ टू --

सुंदर अस एक पूल आपल्याला पाहायला मिळतोय.

आपल्याला ओपिडी रूम पाहायला मिळते यामध्ये.

या दृशामध्ये आपल्याला एक कार गॅरेज दिसत आहे.